माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार
या महिन्याच्या 21 तारखेला देशासाठी एक अत्यंत दुखद बातमी मिळाली
कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे डॉक्टर श्री श्री शिवकुमार स्वामीजी आपल्यातून निघून गेले
शिवकुमार स्वामीजीनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले
भगवान बसवेश्वर यांनी आपल्याला शिकवलं आहे कायकवे कैलास म्हणजे कठोर परिश्रम करत आपल्या जबाबदारीचे पालन करत राहणं म्हणजे भगवान शिवजींचे निवासस्थान कैलाशधाम मध्ये राहण्यासारखे आहे
शिवकुमार स्वामीजी याच तत्वज्ञानाचे समर्थक होते आणि त्यांनी आपल्या 111 वर्षांच्या आयुष्यकालात हजारो लोकांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य केलं
त्यांची ख्याती असे विद्वान म्हणून होती ज्यांचं इंग्रजी संस्कृत आणि कन्नड भाषांवर अद्भुत प्रभुत्व होतं
ते एक समाज सुधारक होते
त्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांना भोजन आसरा शिक्षण आणि अध्यात्मिक ज्ञान मिळेल यासाठी वाहिलं होतं
शेतकऱ्यांचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं याला स्वामीजीनी आयुष्यात प्राधान्य दिलं होतं
सिद्धगंगा मठ नियमितपणे पशुधन आणि कृषी मेळाव्यांचं आयोजन करत असे
मला अनेक वेळा परमपूज्य स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य लाभलं आहे
2007 मध्ये श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभासाठी आपले माजी राष्ट्रपती डॉ
अब्दुल कलाम तुमकुरला गेले होते
कलाम साहेबांनी यावेळी पूज्य स्वामीजींसाठी एक कविता ऐकवली होती
त्यांनी म्हटलं होतं
ओह माय फेलो सिटीझन्सइन गिव्हिंग यु रिसीव्ह हॅपिनेस
इन बॉडी अँड सोलयु हॅव एव्हरीथिंग टु गिव्ह
इफ यु हॅव नॉलेजशेअर इट
इफ यु हॅव रिसोर्सेस शेअर देम विथ द निडी
यु युअर माईंड अँड हार्ट
टु रिमुव्ह द पेन ऑफ द सफरिंग अँड चीअर द सॅड हार्ट् स
इन गिव्हिंग यु रिसीव्ह हॅपिनेस ऑलमाईटी विल ब्लेस ऑल युअर अॅक्शन्स
डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांचे जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते
पुन्हा एकदा मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धासुमने अर्पण करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं आणि त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि कालच आपण शानदाररित्या प्रजासत्ताक दिन साजराही केला परंतु आज मी एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो
आपल्या देशात एक खूपच महत्वपूर्ण संस्था आहे जी आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेच आणि आपल्या प्रजासात्ताकाहून जुनी आहे मी भारतीय निवडणूक आयोगाबद्दल बोलत आहे
25 जानेवारी निवडणूक आयोगाचा स्थापना दिन होता जो राष्ट्रीय मतदार दिन नॅशनल व्होटर्स डे म्हणून साजरा केला जातो भारतात ज्या विशाल स्तरावर निवडणुकीचं आयोजन केलं जातं ते पाहून जगातील लोकांना आश्चर्य वाटतं आणि आपला निवडणूक आयोग ज्या कुशलतेनं त्यांचं व्यवस्थापन करतो ते पाहून प्रत्येक देशवासियाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे
आपल्या देशात भारताचा प्रत्येक नागरिक जो एक नोंदणीकृत मतदार आहे
रजिस्टर्ड मतदार आहे त्याला मतदान करण्याची संधी मिळेल याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसूर सोडत नाही
हिमाचल प्रदेशमध्ये सागरी तळापासून 15000 फुट उंचीवरील भागात सुद्धा मतदान केंद्र सुरु केलं जातं हे आपण ऐकतो तर अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या अत्यंत दूरवरच्या बेटांवरही मतदानाची व्यवस्था केली जाते
आणि आपण गुजरात संदर्भात हे ऐकलंच असेल की गीरच्या जंगलात एका अत्यंत दूरवरच्या भागात एक मतदान केंद्र आहे जे फक्त एका मतदारासाठी आहे
कल्पना करा फक्त एका मतदारासाठी
जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे
त्या एका मतदाराला लक्षात ठेवून त्याला आपल्या मताधिकाराचा उपयोग करण्याची संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांचं पथक दूरवरच्या भागांत जातं आणि मतदानाची व्यवस्था करतं हेच तर आमच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे
मी आपली लोकशाही मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाची प्रशंसा करतो
मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक होईल याची खात्री करणाऱ्या सर्व राज्यांचे निवडणूक आयोग सर्व सुरक्षा दले इतर कर्मचार्यांचंही मला कौतुक वाटतं
यावर्षी आपल्या देशात लोकसभा निवडणुका होतील आणि 21 व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी ही पहिलीच संधी असेल की ते मतदान करतील
त्यांच्यासाठी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे
आता ते देशाच्या निर्णय प्रक्रियेतील एक भागीदार बनण्यास निघाले आहेत
स्वतःच्या स्वप्नांना देशाच्या स्वप्नांशी जोडण्याची वेळ आली आहे
मी युवा पिढीला आग्रहाने सांगेन की जर ते मतदान करण्यास पात्र असतील तर त्यांनी मतदार म्हणून नोंदणी अवश्य करावी
आपल्यातल्या प्रत्येकाला याची जाणीव व्हावयास हवी की देशात मतदार होणं मताधिकार प्राप्त करणं हे आयुष्यातल्या महत्वपूर्ण यशातील एक महत्वपूर्ण थांबा आहे
त्याचबरोबर मतदान करणं हे माझं कर्तव्य आहेही भावना आपल्यात रुजली पाहिजे
आयुष्यात कधी कोणत्या कारणपरत्वे मतदान करू शकला नाहीत तर खूप वेदना झाल्या पाहिजेत
कधी देशात कुठे चुकीचं होताना पाहीलं तरी दुख झालं पाहिजे
मी त्या दिवशी मतदान केलं नव्हतं त्या दिवशी मी मतदान करायला गेलो नव्हतो त्याचाच परिणाम आज माझ्या देशाला भोगावा लागतोय
आपल्याला या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी
ही आमची वृत्ती आमची प्रवृत्ती बनली पाहिजे
हे आमचे संस्कार असले पाहिजेत
मी देशातल्या नामवंत व्यक्तीना आवाहन करतो की आपण सर्वांनी मिळून मतदार नोंदणी व्हावी किंवा लोकांनी मतदान करावं यासाठी मोहीम चालवून लोकांना जागरूक करावं
मोठ्या प्रमाणात युवा मतदार म्हणून नोंदणीकृत होतील आणि आपल्या सहभागातून आपली लोकशाहीला आणखी मजबूत बनवतील अशी मला आशा आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो भारताच्या या महान भूमीनं अनेक महापुरूषांना जन्म दिला आहे आणि त्या महापुरूषांनी मानवतेसाठी काही अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केलं आहे
आमचा देश बहुरत्न वसुंधरा आहे
अशाच महापुरुषांपैकी एक होते नेताजी सुभाषचंद्र बोस
23 जानेवारीला पूर्ण देशानं एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांची जयंती साजरी केली
नेताजींच्या जयंतीच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या वीरांना समर्पित संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं
आपल्याया माहित आहे की लाल किल्ल्यात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक खोल्या इमारती बंद होत्या
लाल किल्ल्यातल्या बंद खोल्यांचं रुपांतर आता अत्यंत सुंदर संग्रहालयात केलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी यांना समर्पित संग्रहालय यादएजलियां आणि 1857 एटीन फिफ्टी सेवनइंडियाज फर्स्ट वॉर ऑफ इंडीपेंडन्स ला समर्पित संग्रहालय आणि हा संपूर्ण परिसर क्रांती मंदिर म्हणून देशाला समर्पित केला आहे
या संग्रहालयातल्या प्रत्येक विटेमध्ये आमच्या गौरवशाली इतिहासाचा सुगंध आहे
संग्रहालयात ठायी ठायी आमच्या स्वातंत्र्य संग्रमातल्या वीरांच्या कहाण्या सांगणाऱ्या गोष्टी आम्हाला इतिहासात डोकावून पाहण्यास प्रेरित करतात
याच ठिकाणी भारतमातेचे वीर सुपुत्रकर्नल प्रेम सहगल कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लन आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर ब्रिटीश राजवटीनं खटला चालवला होता
जेव्हा मी लाल किल्ल्यातल्या क्रांती मंदिरात नेताजींशी जोडलेल्या आठवणींचं दर्शन घेत होतो तेव्हा नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मला एक खूपच खास कॅप टोपी भेट दिली
नेताजी ती टोपी परिधान करत असत
मी ती टोपी संग्रहालयातच ठेवायला दिली ज्यामुळे तिथं येणार्या लोकानी ती टोपी पहावी आणि तिच्यापासून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी
वास्तविक आपल्या नायकांचं शौर्य आणि देशभक्ती नव्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या रूपांत सतत पोहोचवण्याची गरज असते
महिन्याभरापूर्वी मी 30 डिसेंबरला अंदमान आणि निकोबार बेटांवर गेलो होतो
एका कार्यक्रमात अगदी त्याच ठिकाणी तिरंगा फडकवला गेला जिथं नेताजी सुभाष बोस यांनी 75 वर्षांपूर्वी तिरंगा फडकवला होता
याच प्रमाणे 2018 च्या ऑक्टोबरमध्ये लाल किल्ल्यात जेव्हा तिरंगा फडकवला गेला तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटलं कारण इथं तर 15 ऑगस्टची परंपरा आहे
हे निमित्त आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं होतं
सुभाष बाबू यांचं वीर जवान आणि कुशल संघटक म्हणून नेहमी स्मरण केलं जाईल
एक असा वीर जवान ज्यानं स्वातंत्र्याच्या संग्रामात प्रमुख भूमिका बजावली
दिल्ली चलो तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा अशा अनेक तेजस्वी घोषणा देऊन नेताजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवलं
अनेक वर्षांपासून नेताजींशी संबंधित फायली सर्वांसमोर आणाव्यात अशी मागणी होत होती आणि मला याचा आनंद आहे की हे काम आम्ही करू शकलो
मला नेताजींचं सारं कुटुंब पंतप्रधान निवासात आले होते तो दिवस आठवतो
आम्ही सर्वांनी मिळून नेताजीशी संबंधित अनेक बाबींवर गप्पागोष्टी केल्या आणि नेताजी सुभाष बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली
भारताच्या महान नायकांशी संबंधित अनेक स्थळांचा दिल्लीत विकास करण्याचे प्रयत्न झाले याचा मला आनंद आहे
मग ते बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 26 अलीपूर रोड असो की सरदार पटेल संग्रहालय असो किंवा क्रांती मंदिर असो
आपण जर दिल्लीला आलात तर ही स्थळे जरूर पहा
माझ्या प्रिय देशवासियांनो आज जेव्हा आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत चर्चा करत आहोत आणि ते ही मन की बात तर मी आपल्याला नेताजींच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा सांगू इच्छितो
मी नेहमीच रेडिओ लोकांशी जोडण्याचं एक महत्वपूर्ण माध्यम मानल आहे त्याचप्रमाणे नेताजींचंदेखील रेडिओशी अत्यंत निकटचं नातं होतं आणि त्यांनीही देशवासियांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ हेच माध्यम निवडलं होतं
1942 मध्ये सुभाष बाबूंनी आझाद हिंद रेडिओ सुरु केला आणि रेडिओच्या माध्यमातून आझाद हिंद फौजेतले सैनिक आणि लोकांशी संवाद साधत असत
सुभाष बाबू यांची रेडिओवर संभाषण सुरु करण्याची एक वेगळीच शैली होती
ते संभाषण सुरु करताना सर्वात आधी असे म्हणत असतधिस इज सुभाष चंद्र बोस स्पीकिंग टू यु ओव्हर द आझाद हिंद रेडिओ आणि इतक ऐकताच श्रोत्यांमध्ये जणू एक नवा जोश एका नवीन उर्जेचा संचार होत असे
मला असं सांगण्यात आलं की हे रेडिओ स्टेशन आठवड्याच्या बातम्या प्रसारित करत असे ज्या इंग्रजी हिंदी तमिळ बांगला मराठी पंजाबी पश्तू आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये दिल्या जात
हे रेडिओ स्टेशन चालवण्यात गुजरातेतले रहिवासी एम
व्यास यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली
आझाद हिंद रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांच्या कार्यक्रमापासून आमच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढवय्यांना खूप मोठी शक्ती मिळाली
याच क्रांती मंदिरात एक चित्रकला संग्रहालय उभं करण्यात आलं आहे
भारतीय कला आणि संकृती अत्यंत आकर्षक पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न इथं झाला आहे
संग्रहालयात चार ऐतिहासिक प्रदर्शनं आहेत आणि तिथं अनेक शतकं जुनी 450 हून अधिक पेंटिंग आणि कलाकृती आहेत
संग्रहालयात अमृता शेरगिल राजा रविवर्मा अवनिन्द्र नाथ टागोर गगनेन्द्र नाथ टागोर नंदलाल बोस जेमिनी राय सैलोज मुखर्जी यांसारख्या महान कलाकारांच्या उत्तम कलाकृतींचं सुरेख प्रदर्शन भरवलं आहे
आणि मी आपल्याला सर्वाना विशेष आग्रह करेन की आपण तिथ जाऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं कार्य जरूर पहा
आता आपण विचार करत असाल की इथं कलेची चर्चा सुरु आहे आणि मी आपल्याला गुरुदेव टागोर यांच्या उत्तम कलाकृती पाहण्याविषयी सांगतो आहे
आतापर्यंत आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना एक लेखक आणि संगीतकार म्हणून ओळखत असाल
परंतु मी हे सांगू इच्छितो की गुरुदेव एक चित्रकारही होते
अनेक विषयांवर त्यांनी पेंटिंग्ज बनवली आहेत
त्यांनी पशु आणि पक्ष्यांची चित्रंही काढली आहेत त्यांनी अनेक सुंदर निसर्गचित्रंही काढली आहेत आणि इतकच नव्हे तर त्यांनी अनेक मानवी पात्रांना कलेच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटण्याचं काम केलं आहे
आणि खास गोष्ट ही आहे की त्यांनी आपल्या बहुतेक चित्रांना काही नाव दिलं नाही
त्यांचा असा विश्वास होता की त्यांची पेंटिंग पाहणारा स्वतःच त्या पेंटिंगचा अर्थ समजून घेईल पेंटिंग्जमधून त्यांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ आपल्या दृष्टीकोनातून जाणून घेईल
त्यांच्या पेंटिंगचं प्रदर्शन युरोपीय देशांत रशियात आणि अमेरिकेतही भरवण्यात आलं आहे
आपण क्रांती मंदिरात त्यांचं पेंटिंग पाहायला जरूर जाल अशी मला आशा आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो भारत संतांची भूमी आहे
आमच्या संतांनी आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून सद्भाव समानता आणि सामाजिक सबलीकरणाचा संदेश दिला आहे
असेच एक संत होतेसंत रविदास
19 फेब्रुवारीला रविदास जयंती आहे
संत रविदासजी यांचे दोहे प्रसिद्ध आहेत
संत रविदासजी थोड्या ओळीतूनच मोठ्यातला मोठा संदेश देत असत
त्यांनी म्हटल होतं
जातीजाती में जाती है
जो केतन के पात
रैदास मनुष न जुड सके
जब तक जाती ना जात
ज्याप्रकारे केळ्याचं खोड सोललं तर पानाच्या खाली पान नंतर पुन्हा पानाच्या खाली पान आणि शेवटी काहीच निघत नाही परंतु पूर्ण झाड संपुष्टात येतं अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला विविध जातींत वाटलं गेलं आहे आणि मनुष्य राहिलाच नाही
ते म्हणत असत की जर वास्तवात ईश्वर प्रत्येक माणसात असतो तर त्याला जाती पंथ आणि अन्य सामाजिक आधारावर वाटणं योग्य नाही
गुरु रविदासजी यांचा जन्म वाराणसीच्या पवित्र भूमीत झाला होता
संत रविदासजी यांनी आपल्या संदेशांच्या द्वारे सर्व आयुष्यभर श्रम आणि श्रमिकांचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला
इथं हे सांगणं चुकीचं होणार नाही की त्यांनी जगाला श्रमाच्या प्रतिष्ठेचा खरा अर्थ समजावून सांगितला
ते म्हणत असत
मन चंगा तो कठौती मे गंगा
याचा अर्थ आपलं मन आणि हृदय पवित्र असेल तर साक्षात ईश्वर आपल्या हृदयात वास करत असतो
संत रविदासजी यांच्या संदेशांनी प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक वर्गातल्या लोकांना प्रभावित केलं आहे
मग त्यात चित्तोडचे महाराजा आणि राणी असो की मीराबाई असो सर्व त्यांचे अनुयायी होते
मी पुन्हा एकदा संत रविदासजी यांना वंदन करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो किरण सिदर यांनी माय गव्ह वर लिहिल आहे की मी भारताचा अंतराळ कार्यक्रम आणि त्याच्या भविष्याशी संबंधित पैलूंवर प्रकाश टाकावा
मी विद्यार्थ्यांना अंतराळ कार्यक्रमात रस घेऊन आणि काही वेगळा विचार करून आकाशापेक्षाही पुढे जाण्याचा विचार करण्याचा आग्रह करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे
किरणजी मी आपले हे विचार आणि विशेषतः आपल्या मुलांसाठी दिलेल्या या संदेशाची प्रशंसा करतो
काही दिवसांपूर्वी मी अहमदाबादमध्ये होतो जेव्हा मला डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य प्राप्त झालं
डॉक्टर विक्रम साराभाई यांचं भारताच्या अंतराळ कार्यक्रमात एक महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे
आमच्या अंतराळ कार्यक्रमात देशातल्या असंख्य युवा वैज्ञानिकांचं योगदान आहे
आज आमच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले सॅटेलाईट्स आणि साऊंडिंग रॉकेट्स अंतराळात पोहोचत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे
याच 24 जानेवारीला आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं कलामसेट लॉंच केलं आहे
ओदिशामध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले साऊंडिंग रॉकेट्सनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत
देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत जितक्या अंतराळ मोहिमा झाल्या आहेत जवळपास तितक्याच अंतराळ मोहिमांची सुरुवात गेल्या चार वर्षांत झाली आहे
आम्ही एकाच अंतराळ यानातून 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रमही केला आहे
आम्ही लवकरच चांद्रयान2 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर भारताची उपस्थिती दाखवणार आहोत
आमचा देश अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी उत्तम तर्हेने करत आहे
चक्रीवादळ असो की रेल्वे आणि रस्ते सुरक्षा या सर्वांत अंतराळ तंत्रज्ञानाची चांगली मदत होत आहे
आमच्या मच्छिमार बांधवांना नेविक डिव्हाईस देण्यात आले आहेत जे त्यांच्या सुरक्षेसह आर्थिक उन्नतीसाठीही सहाय्यक आहेत
आम्ही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर सरकारी सेवांचं वितरण आणि उत्तरदायित्व अधिक चांगलं करण्यासाठी करत आहोत
हौसिंग फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी घरं या योजनेत जवळपास 23 राज्यांमध्ये सुमारे 40 लाख घरांना जिओ टॅग करण्यात आलं आहे
याचबरोबर मनरेगाच्या अंतर्गत जवळपास साडेतीन कोटी मालमत्तानाही जिओ टॅग केलं गेलं आहे
आमचे सॅटेलाईट्स आज देशाच्या वाढत्या शक्तीचं प्रतिक बनले आहेत
जगातील अनेक देशांशी आमचे उत्कृष्ट संबंध होण्यात त्याचं योगदान मोठं आहे
दक्षिण आशिया सॅटेलाईट्स तर एक अद्वितीय पुढाकार राहिला आहे ज्यामुळे आमच्या शेजारी मित्र राष्ट्रांनाही विकासाची भेट दिली आहे
आपल्या असीम स्पर्धात्मक लॉंच सेवेच्या माध्यमातून भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे तर विकसित देशांचे सॅटेलाईट्सही लॉंच करतो
मुलांसाठी आकाश आणि तारे नेहमीच मोठे आकर्षण असतात
आमचा अंतराळ कार्यक्रम मुलांनी वेगळा विचार करून आतापर्यंत ज्या मर्यादाच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं त्याही पुढे जाण्याची संधी देतो
आमच्या मुलांनी तारे न्याहाळत राहण्याबरोबरच नवीन नवीन तार्यांचा शोध लावण्यासाठी आणि प्रेरित करण्याचा आमचा दृष्टीकोन आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो मी नेहमीच सांगतो की जो खेळेल तो खुलेल आणि यंदा खेलो इंडियामध्ये खूप सारे तरुण आणि युवा खेळाडू खुलून समोर आले आहेत
जानेवारी महिन्यात पुण्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमध्ये सुमारे 6000 खेळाडूंनी भाग घेतला
जेव्हा आमच्या स्पोर्ट्सची स्थानिक परिस्थिती मजबूत होईल म्हणजे जेव्हा आमचा पाया मजबूत होईल तेव्हाच आमचे युवा खेळाडू देश आणि जगात आपल्या क्षमतांचं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील
जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल तेव्हाच तो जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल
यावेळी खेलो इंडिया मध्ये प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केली आहे
पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन जबरदस्त प्रेरणा देणारं आहे
मुष्टीयुद्धात युवक खेळाडू आकाश गोरखा यानं रजत पदक जिंकलं
मी वाचलं की आकाशचे वडील रमेशजी पुण्यात एका संकुलात चौकीदाराचं काम करतात
ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात
महाराष्ट्राची 21 वर्षाखालील महिला कबड्डी संघाची कप्तान सोनाली हेल्वी सातार्याची राहणारी आहे खूप लहानपणी तिचे वडील गेले आणि तिचा भाऊ आणि तिच्या आईन सोनालीच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं
नेहमीच असं पाहण्यात येतं की कबड्डीसारख्या खेळामध्ये मुलीना इतकं प्रोत्साहन मिळत नाही
अस असूनही सोनालीनं कबड्डीची निवड केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केलं
असनसोलच्या दहा वर्षाचा अभिनव शॉ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा सुवर्ण पदक विजेता आहे
कर्नाटकातल्या एका शेतकर्याची मुलगी अक्षता बासवाणी कमती हिनं वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिकलं
तिनं आपल्या विजयाचं श्रेय आपल्या वडलाना दिलं
त्यांचे वडील बेळगावात शेतकरी आहेत
जेव्हा आम्ही भारत निर्माणाची गोष्ट करतो तेव्हा युवा शक्तीच्या संकल्पाचा तर नवीन भारत न्यू इंडिया आहे
न्यू इंडियानव्या भारताच्या निर्माणात केवळ मोठ्या शहरांच योगदान नाही तर लहान शहरं गावं कसब्यातून येणारे युवक मुलं यंग स्पोर्टिंग टॅलेंट्स यांचंही मोठं योगदान आहे हेच खेलो इंडियाच्या या कहाण्या सांगत आहेत
माझ्या प्रिय देशवासियांनो आपण अनेक प्रतिष्ठित ब्युटी कॉंटेस्टच्या बाबतीत ऐकलं असेल
पण आपण टॉयलेट चमकवण्याच्या स्पर्धेबद्दल कधी ऐकलं आहे का अरे गेल्या जवळपास महिनाभरापासून सुरु असलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत 50 लाखाहून अधिक शौचालयांनी भाग घेतला आहे
या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचं नाव आहे स्वच्छ सुंदर शौचालय
लोक आपली शौचालयं स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांची रंगरंगोटी करून काही पेंटिंग बनवून सुंदर बनवत आहेत
आपल्याला काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ ते कामरूपपर्यंत स्वच्छ सुंदर शौचालयांची छायाचित्रं सोशल मिडियावरही कितीतरी पाहायला मिळतील
मी सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांना आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन करतो
आपल्या स्वच्छ सुंदर शौचालयाचं छायाचित्र मिल्झातघर सह सोशल मिडियावर अवश्य टाकावं
मित्रांनो 2 ऑक्टोबर 2014 रोजी आपण देशाला स्वच्छ आणि उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून एक कायम लक्षात राहील असा प्रवास सुरु केला
भारतातल्या प्रत्येक जणाच्या सहकार्यानं आज भारत 2 ऑक्टोबर 2019 च्या खूप अगोदर उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे ज्यामुळे बापुंना त्यांच्या 150 व्या जयंतीला श्रद्धांजली अर्पण करू शकू
स्वच्छ भारताच्या या अविस्मरणीय प्रवासात मन की बात च्या श्रोत्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि म्हणून तर आपण सर्वापुढे हे जाहीर करण्यात मला आनंद होत आहे की पाच लाख पन्नास हजार गावं आणि 600 जिल्ह्यांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित केलं आहे आणि ग्रामीण भारतात स्वच्छता कव्हरेज 98 टक्के ओलांडून पुढे गेलं आहे
आणि सुमारे 9 कोटी परिवारांसाठी शौचालयांची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे
माझ्या छोट्या दोस्तांनो परीक्षांचे दिवस आता येणार आहेत
हिमाचल प्रदेशचे रहिवासी अंशुल शर्मा यांनी मायगोव वर लिहिलं आहे की मला परीक्षा आणि परीक्षा योद्ध्यांविषयी बोललं पाहिजे
अंशुल जी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद
अनेक परीवारांसाठी वर्षाचा पहिला भाग परीक्षांचा मोसम असतो
विद्यार्थी त्यांच्या आईवडलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वच लोक परीक्षांशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतात
मी सर्व विद्यार्थी त्यांचे आईवडील आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो
मला आज या विषयावर मन की बात च्या या कार्यक्रमात चर्चा करणं निश्चितच आवडलं असतं पण आपल्याला हे ऐकून आनंद होईल की दोन दिवसांनंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे
यावेळी विद्यार्थ्याबरोबरच पालक आणि शिक्षकही या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत
आणि यावेळी अनेक परदेशांतले विद्यार्थीही या कार्यक्रमात भाग घेतील
या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात परीक्षेशी संबंधित सर्व पैलू विशेषत स्ट्रेस फ्री एक्झाम म्हणजे तणावमुक्त परीक्षेबद्दल मी आपल्या नवतरुण मित्रांशी खूप गोष्टी बोलणार आहे
यासाठी मी लोकांना इनपुट आणि आयडिया पाठवण्याचा आग्रह केला होता आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या संख्येनं मायगोव वर लोक आपले विचार व्यक्त करत आहेत
यापैकी काही विचार आणि सूचना टाऊन हॉलमधल्या कार्यक्रमात मी निश्चितच आपल्या समोर ठेवणार आहे
आपण अवश्य या कार्यक्रमात भाग घ्यावा
सोशल मीडिया आणि नमो एपच्या माध्यमातनं आपण त्याचं लाईव्ह प्रसारणही पाहू शकता
माझ्या प्रिय देशवासियांनो 30 जानेवारी पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे
11 वाजता संपूर्ण देश हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो
आपणही दोन मिनिटे शहीदाना श्रद्धांजली अर्पण करा
पूज्य बापूंचं पुण्यस्मरण करा आणि पूज्य बापूंचं स्वप्न साकार करणं नव्या भारताचं निर्माण करणंनागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचं पालन करणंया संकल्पासह आपण पुढे जाऊ या
2019 ची ही यात्रा यशस्वीपणे पुढे नेऊ या
माझ्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद